इथे घर बांधण्याच काम चालू आहे काही लोक--

तिथे लोक क पाया पाडण्यासाठी येतात.

इथे एक हिरवेगार जंगल दिसत आहे त्या जंगलामध्ये एक सरळ रस्ता आहे.

मैदान आहे त्या मैदानात हिरवेगार गवत--

त्या बिल्डिंग मध्ये एक छोटेसे दुकान असून त्या दुकानाचे कलर लाल आहे.